छोट्या मुलांचा खेळण्याच जे आहे पार्क आहे असं दिसून येत आहे सीसॉ आहे इथे एक दिसून येत आहे खूप सारे इथे झाडे आहे दिसून येत आहे.

बघू शकते तर खूप मोठी बिल्डिंग आहे सकाळची वेळ आहे खूप सारे पोस्टर आणि दुकाने आहे इथे दिसून येत आहे.

डिपरचर्स प्रस्थान असं दिलेलं आहे इंटरनॅशनल असं नाव दिसून येत आहे.

सैनिक सायकल माट असं लिहिलेल आहे श्री महाशय जी निवास कम सैनिक सायकल मार्ट असं लिहिलेल आहे.

इ रिक्षा अँड इ कम पॅडेल सायकल रिक्षा असं लिहिलेलं ऑथराईज्ड डिलर अँड डिस्ट्रीब्यूटर्स --

असं लिहिलेल आहे. मोबाईल नंबर नाइन फोर थ्री वन वन थ्री टू सिक्स टू नाइन --

खूप मोठी आली आहे असं दिसत येत आहे इनफोसिस हे नाव असं दिसून येत आहे स्क्रीन वर.

ते फर्जीवर बसलेले आहे इथे एक कपाट दिसून येत आहे आणि इथे जे आहे एक टेबल दिसून येत आहे.

बघू शकते तर इथे जे आहे स्विमिंग पूल आहे असं दिसून येत आहे त्याचे दृश्य आहे असं दिसून येत आहे.

झाडं आहे असं दिसून येत आहे स्विमिंग पूल पण दिसून येत आहे आणि स्विमिंग पूल च्या बाहेर जे आहे दोन माणसं असे बसले आहे इथे दिसून येत आहे.

जस्ट चिल ब्रो कॅफे अँड बिस्ट्रो असं लिहिलेल आहे त्याच्या खाली अजून एक पोस्टर आहे त्याच्यावर इटालियन पिझ्झा असं नाव लिहिलेलं आहे.

रोड च्या बाजूला जे आहे खूप सारे अशे झाडं दिसून येत आहे शेती आहे ही असं दिसून येत आहे एक छोटासं जे आहे लांब घर पण दिसून येत आहे.

खूप सारे वेगवेगळे टेंट आहे इथे दिसून येत आहे एक डोंगर दिसून येत आहे आणि इथे जे आहे--

बघू शकते तर इथे जे आहे एक असं हे धरण आहे असं दिसून येत आहे.

एक ते जे पाण्यात आहे त्या माणसाने लाल कलर चं टी_शर्ट घातलेलं --

आंब्याच खूप मोठा झाड आहे असं दिसून येत आहे त्याला कैऱ्या लागलेल्या आहे असं दिसून येत आहे.

आणि इथे जे आहे अजून एक पाईप दिसून येत आहे तो ब्लॅक रंगाचा आहे इथे दोन माणसे दिसून येत आहे एका माणसाने पोपटी रंगाचे टी_शर्ट घातलेला आहे.

बघू शकते डेंटिस्ट च्या ऑफिसच्या मधलं हे दृश्य आहे छोटसं इथं सिंग दिसून येत आहे.

एक मिरर आहे असं दिसून येत आहे लाईटी जे आहे ते ऑन आहे असं दिसून येत आहे इक्विपमेंट चा कलर व्हाइट आहे असं दिसून येत आहे.

आणि एक बार निवेश कीजिए गॅरेंटीड परिपक्वता का आनंद लीजेये.

बघू शकते इतर एक जे आहे इथे गार्डन आहे असं दिसून येत आहे.

झोका आहे इथे असं दिसून येत आहे आणि हिरवळ पसरलेली आहे.

असं दिसून येत आहे थोडीशी इथं माती पण आहे असं दिसून येत आहे पाले छोटे छोटे जे आहे झाडाचे पडलेले आहेत.

आणि ग्राउंड वर मुली बसलेल्या आहे आणि योगा करता आहे असं दिसून येत आहे व्हाईट कलर चा युनिफॉर्म आहे मुलींचा.